मी काय म्हणते, माझं एक काम होतं तुझ्याकडे.

मला थोडंसं शेतीविषयी माहिती देते का तू? सांग ना मला, किव्हा एखादी शेती आपल्याला करायची आहे, जसं गव्हाची शेती वगैरे तर आपण काय काय करू शकतो? कोणकोणतं खतं? म्हणजे? वापर करू शकतो, त्याबद्दल थोडी माहिती सांग ना.

आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. त्यानुसार आपल्या देशात खूप प्रकारच्या शेत्या केल्या जातात. भातशेती पशुप्रधान देश शेती, मस्त शेती

गव्हाची शेती गहू हा पिष्टमय एकदल धान्य आहे.

त्याचे दोन भाग नाही करता येत. जसं आपलं तूर आहे ना तुरीच्या दाण्याचे आपण दोन भाग करतो, त्यातून कोंब निघतं गव्हामधून पण निघतं कोंब पण तो एक एकदल पदार्थ, एकदल धान्य आहे. आणि डाळ जी आहे ती द्विदल. द्विदल. द्विदल तसा हा एकदल आणि गव्हाच्या पिठाचं किती काम पडतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्यामुळं गव्हाची शेती खूप जास्त केली जाते. गव्हाचे पीक हे निचरा आणि खोल जमिनीत केलं पाहिजे

आणि ही शेती ऑक्टोबरच्या पंधरवड्यात करावी. आणि गव्हाचे तर खूप प्रकार आहेत. शर्बती गहू, आता आम्ही तर शर्बतीच गहू लावतो. त्यामुळं दुसरं आता गव्हाचं नाव नाही माहित

गव्हाला जास्त पाणी नाही लागत

गहू गव्हाला रोग लागतो.

असे रोग लागतात. मग औषधाची फवारणी करावी.

मग आपण जेंव्हा औषधं फवारू जेंव्हा त्यांना रोग होतो त्याच्यावर औषधं फवारू तेंव्हाच ते व्यवस्थित राहील ना आणि आपल्याला जास्त म्हणजे

कृषी समितीमध्ये खूप औषधा कृषी समितीमध्ये खूप औषधाचे हे सांगतात

खूप प्रकारचे औषधे, आता आपल्याला माहित आहे किती प्रकारचे औषधे आता रासायनिक खते आली आहेत.

शेणखत टाकायचं असं खूप प्रकारचे खत आहेत आपले

आणि गांडूळ खत आहे, शेणखत आहे, त्याचा वापर जास्त प्रमाणात केला तर

अजून काय काय सांगू शकशील तू ह्या विषयी ज्याने मला पुरेपूर माहिती मिळू शकेल आणि सिंचन. सिंचनाची पद्धत तर ठिबक सिंचन ठिबक सिंचनाचाही वापर केला तरी चालेल. नाहीतर मग आपण

किव्हा आधी जे मोटेने पाणी देत होते त्या पद्धतीने पण वापर करू शकतो का आपण ह्यामध्ये अस काही? हो हो खूप कमी पाणी लागतं ना गव्हाला. त्यानंतर आपण दुसरं पण पीक घेऊ शकतो ह्याच्या आगोदर. आपण भात शेती करू शकतो.

आता आपल्याला काही महिने तर मिळतातच ना भातशेती करायला, ऊस शेती करायला. त्याच्याआधी भात शेती करतात आणि त्यानंतर मग ऑक्टोबरमध्ये वगैरे ही गव्हाची शेती होते.

खूप चांगल्या प्रकारे तू मला माहिती दिली ह्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. ठेवते मग मी फोन. ठीक आहे.